अ पीओपी पण असल्या सारखं दिसत आहे. व पायर्‍या ही असल्यासारखे दिसत आहेत.

ह्या चित्रामध्ये हे हू खूप मोठे आशे अ किल्ला दिसत आहे. वतो समोर ज्याच्या मध्ये असेल या सारखा दिसत आहे. व तो फेंट कलर चा दिसत आहे.

या चित्रामध्ये हे दोन बिल्डिंग दिसत आहेत वरती मध्ये एक रस्ता दिसत आहे व रस्त्याच्या साइड ला पार्किंग दिसत आहे गाड्यांचे इथ टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या --

या चित्रा मध्ये कॉम्पुटर दिसत आहे व ते अ तेथे निळ्या खुर्च्या दिसत आहेत व ते निळ्या खुर्च्यांवरती--

या चित्रा मध्ये दोन मजली बिल्डिंग दिसत आहे. व हे फेंट कलर चे दिसत आहे. व ते च्या साइड ला झाडे ही दिसत आहेत. लाइटीचा दांब ही दिसत आहे.

या चित्रा मध्ये दोन मजली बिल्डिंग दिसत आहे. व हे फेंट कलर चे दिसत आहे. व ते च्या साइड ला झाडे ही दिसत आहेत. लाइटीचा खांब ही दिसत आहे.

करणंम तिथे लाइनीला उभा राहिलेले लोक असून दिसत आहे. तिथे एक लिंबाची झाड दिसत आहे.